हां. Rating पण rating पण देतात ना मग लोकं की कसं काय आलाय ते product. मग त्याच्यावरूनच तर आपल्याला कळते. मग घेतो मी चांगली shopping online वरच.

अह मला तर काही घ्यायचं नाही. मी तसा आता order केलंच आहे ते.

अजून एका आता order करूनच आहे एक pant वगैरे order केल्यात आता.

हो.

काय नाय बसलोय आता शेतीची काम चालू होणार आहेत. हा आह हो आता शेतीची काम कराल लागतील थोडी फार rooter heater चालू आहे. अह कुठे शेती तुमची? महाराष्ट्रातात आहे का शेती?

अं काय काय पीक घेत असता तुम्ही शेतीमध्ये तुमच्या?

शेतीमध्ये सोयाबीन, कापूस, ज्वारी, ऊस आह पानी वागरे अं आहे का तुमच्या इकडे हो काही शेतामध्ये पाणी आहे काही असं ह्या पावसाच्या च्यावर हा हा किती विहिरी आहेत तुम्हाला

अह शेती किती एकर आहे तुम्हाला शेती आम्हाला पंधरा एकर आहे अच्छा आणि हे घेत नाही का?

हळद? हळदीचा पीक पन घेतात का वाटत? हळद एक अह हे अदरक अह हळदी च पानी हळदी ला जास्त लागत नाही काय? हळदीला पानी कमी लागता आणि उत्पन्न जास्त आहे हळदी च

हो तिकडं किंवा मग इथं एखाद्या ह्याला देऊन टाकतो आम्ही आडात वाल्याला एखाद्या वेळेला हो शेतीमध्ये तुषार वगैरे चांगल्या प्रकारे होत आहे. दर एकेरी दहा गुंठ लावतो आम्हाला कापूस दरवर्षी शेती भारतात लय जागी केली जाते पण हे ना हो शेती ही एक सगळ्यात मोठा व्यवसाय आहे महाराष्ट्रात म्हणजे आपल्या business च्या सगळ्यांमध्ये हा हा भारत देशातच

हा म्हणजे म्हणूनच भारताला कृषिप्रधान देश म्हणतात ना

भारताचा बासष्ट टक्के JDP हे फक्त शेतीवर अवलंबून आहे भारताचा

तेहतीस टक्के लोकांचा व्यवसाय लोकवस्ती तीस ते चाळीस टक्के लोकाचा भारतामध्ये व्यवसाय हा फक्त शेती शेतीतून ना आता आपली जी एवढी भारत ची लोकसंख्या आहे दीडशे कोटी त्याला एवढं अन्न लागतं मग हे आपल्याला शेतीतूनच हे करावं लागतं ना हम्म शेतीत पुन्हा आता काही ठिकाणी नापिक जमिनी आहेत पण आता बरेच शेतकरी आता modern तंत्रज्ञानाकडे वळून वेगवेगळे अह बरेच काही तरी तंत्रज्ञान वापरून कमी शेती मध्ये जास्त उत्पन्न काढायलये हो बरोबर आहे. चांगली गोष्ट आहे ती. कारण की कमी शेतीमध्ये जास्त उत्पन्न काढल तर ज्याला कमी शेती समजा त्याला जास्त फायदा होऊ शकतो ना.

हा आम्ही सगळ्यात जास्त आपलं अह युरिया खत हे वगैरे वापरीत असतोय natural futurizer हे वापरत जा जसं की कावड हे म्हणजे आपली गुरंढोरं नाहीत का याच शेण वापरायच जास्त म्हणजे काय होतंय शेतीच जास्त नुकसान होत नाही. आणि हे chemical side वापरतो का?

हो बरोबर ते बरोबर आहे तुमचं

शेतीमध्ये आपल्याला गहू ज्वारी देणाऱ्या काळात अन्नाची कमी भासणारी या पद्धतीने लोकसंख्या वाढावी भारतात आता शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान आणायला पण सरकारनं काही ना काही तरी करायला पाहिजे

हम्म आता आमच्या इकड पण आहे शेती तर आणि जास्त करून कांद्याचे पीक त्याच्यानंतर हळद अशी पिके घेत असत आम्ही हम्म

हा आणि शेती कापताना काय भाव भेटतो तुम्हाला आम्हाला आता ते भाव दरवर्षी अलग अलग प्रमाणे अलग अलग अह दराने उचल होते कमी जास्त कमी जास्त उचल होते. दहा हजार किंवा सात हजार सहा हजार कधी पाच हजार सोयाबीनला सगळ्यात जास्त इकडे भाव जास्त आहे समजा तर सोयाबीनचा पीक बर आहे तस इकडं घेणं घेतात अह शेतीमध्ये पण आता आपल्या महाराष्ट्रात पण नवीननवीन तंत्रज्ञान वापरायला पाहिजे. ठिबक आहे का ठिबक सिंचन पण शेतीसाठी खूप उपलब्ध आहे समजा हो ठिबक झालं पुन्हा शेडनेट झालं ह्या गोष्टी पाहिजे मला शेतीमध्ये कारण की काळाची गरज आहे. याच्या प्रमाणे शेती म्हणजेच समजा जास्त उत्पन्न होऊ शकत आपल्याला हा आणि कसं शेतीमध्ये जर समजा आपण शेतीला धरून जर जोड व्यवसाय केले तर शेती success ठरणार. हो शेती हे आपला मूळ व्यवसाय आहे. शेती हा व्यव म्हणजे आपला पारंपारिक आजोबा हे यांनी सुरू केलेला व्यवसाय ही व्यवसाय आपल्याला बंद करता येणार नाही ना. हा कारण शेतीवरच आपला उदरनिर्वाह आहे ना हम्म मूळ व्यवसाय आपला शेतीच आहे ना

सोयाबीन आपल्या शेतीतच येणारच ना हम्म अजून शेतीत मग ऊस ऊस आहे का नाही तुमच्याकडे?

पण ऊसाला पाणी जास्त लागल्यामुळे आमच्याकडे थोडी कमतरता असल्यामुळे आम्ही उसाचे प्रमाण थोडं कमी आहे आमच्याकडे कारण की आमच्या इकड थोडसं पाऊस काळ थोडासा फार कमी होतो एखाद्या वेळेस त्याच्यामुळे आम्ही उस घेत नाही जास्त प्रमाणे हा मग याच्यासाठी शेतीमध्ये हे करू शकता ना तुम्ही शेततळ घ्या. शासनाच्या योजना आहेत ना त्यासाठी हा योजना योजना

शेतीत आता शासन पण बरच प्राधान्य द्यायलय शेतकऱ्याला खूप आता मदत केलेले आहे जितक्या त्याला आणि जितक्या काही अडचण ट्रॅक्टर हे ते आल्यामुळे शेती करण्यात खूप अह कमी वेळ लागत आहे आणि कमी वेळात जास्त काम होत आहे. हम्म आधुनिक तंत्रज्ञान वापरायला पाहिजे ट्रॅक्टर म्हणजे मग शेतकऱ्याला पण जास्त काम करण्याची गरज नाही. हम्म तेच ना हे औषध आहे ते आल्यामुळे खूप आता शेतीमध्ये भरपाठ पने उत्पन्न भी होत आहे आणि कमी वेळात जास्त हे हे होत आहे काम तेही एक असून हे काय आहे आणि आपण तुषार सिंचन माहिती आहे का? तुषार सिंचन पण चांगलं natural पद्धत असल्यासारखं

तुषार वापरायच म्हणजे कसं तुषार जे सिंचन जे आहे ते पावसासारख असतं म्हणजे एक specific तेवढच भाग भिजवत ते जेवढ आपल्याला भिजवायचय समजा आणि जे समजा जास्त पाण्याखालची जमीन आहे समजा तिथं पाण्याची गरज नाही. तिथं आपण हे करू शकतो ना. तुषार सिंचनचा वापर करू शकतो.

पण शेतीसाठी शेततळ खूप गरजेच खरच आहे कारण की पाण्याशिवाय शेती करू शकत नाही आपण एक शेत तळ पाहिजे एक विहीर पाहिजे ट्रॅक्टर पाहिजे कारण की या गोष्टी हे असल्या ना शेती होऊ शकते चांगल्या प्रमाणे हम्म या गोष्टी आवश्यकच आहेत. हम्म कारण की पाणी असल्याने शेतीत जास्त उत्पन्न घेऊ शकतो उन्हाळी पावसाळी हा बरोबर आहे आणि पावसाच्या भरोशावर येवढी शेती होऊ शकत नाही कारण की नुसतं पावसाळ्यात मध्ये पिक घेण सोपे आहे. पण उन्हाळ्यात हिवाळा भरणे पिक काढता येत नाहीत पाऊस पावसाळ्यात जी पीक येतील तेच फक्त आपण घेऊ शकतो मग मग उन्हाळ्यात लय अवघड होऊन जाताय ना. हा त्याच्यासाठी शेतीला खूप पाण्याची गरज आहे मोदी सरकारन अजून काहीतरी एखादा उपक्रम करायला पाहिजे शेतीसाठी काहीतरी भरपूर ठिकाणी शेततळे चालू करायला पाहिजे हा आणि main म्हणजे शेतीमध्ये शेणखताचा जास्त जर वापर जर केला ना तर जी समजा नापीक जमीन जी आहे

ती पण असून सुपीक करू शकता ना हा आणि म्हणून काय करायचं गुरंढोरं जोड धंदा करायचा. त्याच्यापासून आपल्याला दूध भी भेटतंय. त्याच्यानंतर अह शेणखत पण होतंय आणि तेच शेतीत कामी येतय म्हणून जेवढी जास्त आपण organic farming करू तेवढ जास्त चांगला आहे आपल्यासाठी हम्म अं काही तुरळक शेतकऱ्यांना माहिती पूर्ण शेतकऱ्यांना याची माहिती व्हायला पाहिजे मोदी सरकारन काहीतरी उपक्रम करायला पाहिजे अजून मोठमोठाले आणि सगळ्या शेतकऱ्याला खर्च कमी उत्पन्न कमी याच्यामध्ये शेतामध्ये शेतामध्ये जास्त गाळ राहील. असं काहीतरी सांगून काहीतरी पटवून त्याला काहीतरी करायला पाहिजे जस की या मध्ये भारताला आता आपण अनेक तांदूळ, गहू ह्यात या शेतीतून मिळतं आणि याच्या पण निर्यात करतो ना दुसऱ्या देशाला म्हणून भारत आता कृषिप्रधान देश झाला आहे फक्त आधुनिक तंत्रज्ञानाची थोडी फार गरज आहे. एवढं झालं की मग भारताला कोणीच रोखू शकत नाही महासत्ताक होण्यापासून

जे उत्पन्न लवकर येते आज आहे उद्या नाही

कार्ल मार्क्सच्या विचारातून निर्माण व विकसित झालेले तत्त्वज्ञान म्हणजे मार्क्सवाद होय. मार्क्सचा विचार विशिष्ट परिस्थितीत आणि काळात लागू करीत असताना त्यामध्ये जी भर घालावी लागली किंवा मार्क्सच्या काही सिद्धांताचा जो अन्वयार्थ लावावा लागला. त्यातून मार्क्सवादामध्ये भर पडत गेली. यातून पुढे लेनिनवाद ट्रस्किनवाद, मायोवाद विचार प्रवाह निर्माण झाले. मार्क्सच्या विचारातून ऐतिहासिक भौतिकवाद पाया आणि इमारत क्रांती विचार प्रणाली राज्यसंस्थेचे स्वरूप यांच्याद्वारे वित्तसिद्धांतांचा व संकल्पनांचा विसाव्या शतकातील बदललेल्या परिस्थितीचा नवा अन्वयार्थ लावण्याचे सिद्धांतिक प्रयत्न अस्थीसूर ग्रामची हाबरमात विचारवंतांनी केले मार्क्सच्या विचारांचा अनुयार्थ लावताना त्यांच्यावरील हेगीलच्या प्रभावावर काही विचारवंतांनी भर दिला. मानवतावादी दृष्टिकोन आणि पराभूत मात या संकल्पनेचे मार्क्सच्या विचारातील महत्त्व स्पष्ट करून

ऐतिहासिक भौतिकवद म्हणजे, कार्ल मार्क्स ने जे विचार मांडले या विचारांना शास्त्रीय समाजवाद असे म्हटले जाते. मार्क्सच्या अगोदर समाजवादी विचारांची मांडणी केलेली होती. परंतु, मार्क्सने त्याला शास्त्रीय स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. इतिहासाचा भौतिक अन्वयार्थ असा शब्दप्रयोग मार्क्सने वापरून ही एक अभ्यास पद्धती आहे असे मत मांडले. दास कॅपिटल, राजकीय अर्थशास्त्र, कम्युनिस्ट, मेनी फेस्ट यांसारखे ग्रंथ मार्क्स ने लिहिले. आर्थिक घटक हेच पायाभूत घटक असतात. आर्थिक घटक बदलले की राजकीय घटकांमध्ये बदल होतो. हे मार्क्सची मूळ मांडणी आहे. म्हणूनच आर्थिक व राजकीय विचारांमध्ये मार्क्सवादाला महत्त्वपूर्ण स्थान आहे.

मानव आपल्याबद्दल भागविण्यासाठी वस्तुचे उत्पादन करतो. मानवाच्या गरजा जसजशा वाढत जातात तस तशा उत्पादन साधनाचा शोध घेतला जातो. जुन्या उत्पादन साधनांमध्ये बदल करून नवीन उत्पन्नाचे साधने निर्माण होतात. यातून उत्पादन शक्तीमध्ये बदल होतो. जमीन पाणी कारखाना बुद्धिमत्ता या घटकांना मार्क्सने बौद्धिक घटक म्हटले आहे. हे घटक अर्थव्यवस्थेमध्ये पायाभूत घटक मानले आहे किंवा ते भौतिक घटक पायाभूत घटक आहेत. मार्क्सच्या पूर्वी हेगेलि या विचारवंतांनी अशा प्रकारचे विचार मांडले. परंतु तो वैचारिक घटकांना पायाचे घटक म्हणजेच आधारभूत घटक म्हणत होता. मार्क्स म्हणतो की, हेगील डोक्यावरती उभा होता त्यांना मी सरळ पायावरती उभे केले. याचा अर्थ वैचारिक घटक हे पायाचे घटक नसून ते इमल्याचे घटक आहेत. आर्थिक घटक हेच पायाभूत घटक आहेत. हा विचार मार्क्सने ऐतिहासिक भौतिक वादामध्ये मांडला आहे. ऐतिहासिक भौतिक वादाचा विचार मांडताना विरोध विकासवाद हा विचार मांडला.

या माध्यमातूनच समाजामध्ये बदल होतो किंवा कोणतीही नवीन गोष्ट यामधूनच उदयाला येते. उदाहरणार्थ, एखाद्या झाडाला कळी येणे हा वाद आहे. तर, त्या कळीचे फुलांमध्ये रूपांतर होणे हा प्रतिवाद आहे व फुल घडून जाण्याची प्रक्रिया म्हणजे सुसंवाद आहे. ज्यामध्ये भांडवलदार व कामगार या वर्गांचा उदय म्हणजे वाद होय. कामगार व भांडवलदार यांच्यातील संघर्ष म्हणजे प्रतिवाद होय. यातून कामगार वर्गाच्या हाती सत्ता येते व सुसंवाद होईल.

इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावरती उत्पादन साधने उदयाला येतात यातून समाजामध्ये वर्ग अस्तित्वात येतात. उत्पादन साधनांमध्ये बदल झाला की, राज्यकर्त्यां वर्गांमध्ये देखील बदल होतो.

मुख्य गाभा आहे. हा विचार केवळ युरोपच्या इतिहासाचे टप्पे सांगण्यासाठी मार्क्सने मांडलेला नसून जगातील इतर देशाच्या इतिहासाचे देखील या पद्धतीने विश्लेषण करता येईल, इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावरील आर्थिक संबंध समजले की राजकीय संबंध देखील समजून घेता येतील.

व या प्रत्येक टप्प्यामध्ये उत्पादन साधने कोणती होती? त्यावरती आधारलेले उत्पादन संबंध कसे होते? व त्यातून राज्यकर्ता वर्ग कसा बदलला? याचे विश्लेषण आज मिळते. मार्क्सवादाची काही सिद्धांत अति प्राचीन काळ मार्क्सने इतिहासाचे वेगवेगळे टप्पे सांगितले आहे. त्यातील पहिल्या टप्प्यामध्ये अति प्राचीन कालखंड अं होय. इतिहासाच्या या टप्प्यावरती उत्पादन शक्ती व उत्पादन संबंध यांचा उदय झालेला नव्हता. मार्क्सच्या मते या टप्प्यांमध्ये प्राथमिक अर्थव्यवस्थेतील साम्यवाद होता.

श्रीमंत, शोषक, शोषित उत्पादन साधनांवरती मालकी असणारा, नसणारा वर्गच अस्तित्वात नव्हता. त्यामुळे मार्क्सच्या मध्ये ही अवस्था आदर्श होती. प्राचीन काल किंवा कालखंड मार्क्सने प्राचीन काळ हा इतिहासाचा दुसरा टप्पा सांगितला आहे. इतिहासाच्या या टप्प्यावरती मानवी गरजांचा उदय झाला. या गरजा भागवण्यासाठी नवा उत्पादन साधनांचा शोध सुरू झाला. इतिहासाच्या या टप्प्यावरती प्राण्यांची शिकार करण्यासाठी दगड व लाकडी हत्यारांचा शोध लावला गेला. शिकारीची ही नवीन पद्धत अस्तित्वात आली. परंतु, ही हत्यारे ज्यांच्या मालकीची होती, असे मोजकीच लोक होती. यातून हत्यारे असणारा व हत्यारे नसणारा असे दोन वर्ग अस्तित्वात आले. त्यांचे संबंध शोषक व शोषित या स्वरूपाचे होते.

मार्क्स म्हणतो की, इतिहासाच्या या टप्प्यावरती मानवाला गुलामगिरी मध्ये टाकण्याची प्रक्रिया सुरू झाली. ज्या वर्गाकडे हत्यारे नव्हती तो वर्ग गुलाम बनला, हत्यारे असणारा वर्ग मोठ्या प्रमाणावरती गुलाबमांचे शोषण करू लागला. त्यांच्यामध्ये मालक मजूर संबंध निर्माण झाले. या टप्प्यावरती हत्यारे असणारा वर्ग सत्ताधारी बनला व हत्यारे नसणारा वर्ग सत्ताहीन बनला.

एका व्यक्तीचा मालकीचा हजारो एकर जमिनी होत्या. जमिनीवरती मालकी असणाऱ्या वर्गाला जमीनदार किंवा सरंजामदार म्हटले गेले. ज्याच्याकडे जमीन नव्हती व जो दुसऱ्यांच्या जमिनीवरती कष्ट करीत होता. त्याला सुदान किंवा कुळ किंवा मजूर म्हटले गेले या टप्प्यावरती जमीनदार वर्ग श्रीमंत होता आणि राज्यकर्ता वर्ग बनला. तो मजुरांचे शोषण करीत होता. त्यामुळे जमीनदार शोषक तर मजूर शोषित वर्ग होता. या दोन्ही वर्गांचे संबंध हे शोषणावरती आधारित होती. आधुनिक युग मार्क्सने इतिहासाचा हा चौथा टप्पा सांगितला आहे या टप्प्यामध्ये कारखाना उत्पादन साधन बनले. या उत्पादन साधनावरती आधारलेले भांडवलदार व कामगार असे दोन वर्ग उदयाला आले. एका प्रतिष्टीत उध्योजगान त्याची यशोगाथा मला सांगितली त्याने त्याच्या कामाची सुरुवात एका छोट्याश्या दुकानातून केली होती तो उध्योजक मला म्हणाला कि संपूर्ण देशभर शाकांतजाळं विस्तारलेल्या एका मोठ्या Company च स्वप्न तो नेहमी पाहत असे तो नियमितपने आणि पद्धतशीरपणे Company च्या मोठाल्या इमारतींची चित्र त्याच्या मनात रेखाटायचा ती चित्रे कार्यालयाची कारखान्याची आणि दुकानांची असायची कल्पना शक्तीच्या बळावर आपली सर्व स्वप्न प्रत्येक्षात उतरू शकतात हे त्या उध्योजागला माहित होत त्या उद्योजगला कल्पना शक्तीमुळे यश मिळाला लागल त्या वैश्विक आकर्षणाच्या नियमांचा म्हणजेच Law of attraction च ज्ञान होत आपली स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी लागणाऱ्या साऱ्या गोष्टी कल्पना मनुष्यबळ मित्र पैसा सर्व काही स्वतःकडे आकर्षून घ्यायला यान सुरुवात केली कल्पना शक्ती पुरेपूर वापरली आणि विकसतही केली हवे असलेल्या गोष्टींची आकृतिबंध तो त्याच्या मनःपटलावर निश्चित करत गेला आणि बघता बघता त्याची सर्व स्वप्न सातत्यात उतरू लागली त्या उद्योजगच एक वाक्य मला खूपच भावलं मी अपयशी झालोय

पण हो यशस्वी झाल्याची कल्पना करण नक्कीच रंगतदार आहे बरं प्रत्येक मनुष्याचं मन कोणत ना कोणत स्वप्न पाहतच असत त्याच्या मनात दृष्टान्त प्रतिमा आणि आदर्श असतात मनातल्या प्रतिमाना प्रतिसाद देणारी एक रचनात्मक शक्ती आहे आपल्या मानप्रतिमा याच आपल्या भावना बनतात भावना मधूनच आपल्या जाणीवा निर्माण होतात. मनोविज्ञानांचे गुरु Thomas Tower म्हणतात भावना हाच नियम आणि नियम हीच भावना भावना हा शक्तीचा स्त्रोत आहे त्यामुळे एखादी गोष्ट प्राप्त करायची असली तर आपल्या भावना समृद्ध असायला हव्यात Bible मध्ये म्हटंलाय

Joseph या आपल्या आंतरमनाचं तर Joseph चा परिवार हे त्यांना विरोध करणाऱ्या गोष्टींचं प्रतीक आहे बऱ्याचदा अनेक कुटुंबात एखादा मनुष्य महान कार्य करण्याचं स्वप्न पाहतो पण त्याचे भाऊ मात्र इर्ष्येपोटी त्याला म्हणतात तुला हे मुळीच जमणार नाही हे तुज काम नाही अंतरमनात अनेक मोठं मोठ्या स्वप्नांन बरोबरच नानाविध कल्पना आणि भावना सहजपणे निर्माण होत असतात पण आपलेच अन्य नकारत्मक विचार आपल्या दुर्भावना

तुमची भावंड बनून तुम्हाला आव्हान देतात तुमच्या स्वप्नांना कमी लेखतात आणि तुम्हाला म्हणतात कि तू हे करूच शकणार नाहीस ते अश्यक्य आहे विचलून जाते

एकानं दुसऱ्याचा पाय खेचावा तसाच एक नकारात्मक विचार तुमच्या स्वप्नानं खाली खेचू लागतो कदाचित आणखी कसले तरी विचार तुमच्या मनात येतात

जबर विरोध होतो आहे मनातल्या या विरोधावर मात करण्याचा उपाय केवळ तुम्हाला काय दिसत व ऐकू येत यावरून म्हणजेच वस्तूंच्या निव्वळ दर्शनावरून तुमच मन हटवायच त्या ऐवजी तुमचा धेय्य अगर उद्धिष्ट डोळ्यांसमोर ठेऊन स्पष्टपणे विचार करायला सुरुवात करायची तुमचं मन जेव्हा तुमच्या ध्येयांवर किव्हा उद्धिष्टवर केंद्रित झालेलं आसत तेव्हा तुम्ही मनाचा एक रचनात्मक नियम वापरता हे हि दिवस निघून जातील मोठी स्वप्न पहा नेहमी उच्य ध्येय डोळ्यासमोर ठेवा ध्येय्य प्राप्तीच्या ध्यासानं झपाटून जा आपल्या धेय्याच गुणगान करा सर्व लक्ष केवळ धेय्यावर केंद्रित करा धेय्यावर जीवापाड प्रेम करा केवळ धेय्यालाच वाहून घ्या मग भीती आपोआप गळून पडेल आता तुमची मानसिक आवस्था इतकी उच्च असेल कि या आवस्थेसमोर सर्व भय नतमस्तक होतील केवळ कल्पना शक्तीचा रचनात्मक वापर करून